हां, काय करतो? हां hello काय नाही बसलोय.

काय नाही picture बघत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

हां का. आह आत्ताच release झालाय बघ. हां चांगला picture आहे मी पाहीलाय त्याचा trailor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

मला होय टायगर श्रॉफ.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

हां, तो माझा आवडता hero आहे. हां, त्याचा picture लय मस्त आहे KGF आत्ता KGF chapter two आलाय ना. हां मी KGF पाहिलाय KGF chapter two नाही पाहिलेला अजून.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

सगळे picture आवडत्यात मला. आह मी तर रोज नवीन नवीन picture बघतो. हां मी पण पहात रहातो TV वरती. हम्म काल three idiots बघितला, आज खिचडी बघितला. हां काय.

आता संध्याकाळी गोलमाल again बघणार. हा का? funny picture आहेत ते. हां, ते comedy picture आहेत.

मला comedy picture पण बघायला लय आवडतात. हां, मला horror picture पण लय आवडतात.

हां nineteen ninety-two

त्यो एक, परत कंचना return मला पण राजमहल three कंचना four हम्म हम्म कंचना return लय आवडतो मला. हां का चांगला picture आहे तो. हां आत्ता मारी picture बघतोय.

मी मारी बघितलाय मारी two पण बघितलाय. हम्म picture चे नाव सांग ना मला काय आहे?

कोणत्या पण सांग! अं मला. अं Super खिलाडी picture आवडतो. खतरनाक खिलाडी four

बागी three हम्म त्यो आत्ता picture आलता बघ पळवा पळवी.

मराठी picture पण आवडत्यात मला बरेचसे. हां मराठी picture पण तो ह्यो,

हा ना लय पैसा छापला picture ने त्या. हा मग काय आर्ची-परशाचा लय भारी role होता. हां विहरीत उडी हाणताना लय भारी role निघाला.

आर्ची परशाचं पोर कुठंय काय माहिती? आरं ते पोर काय माहिती कुठं पळून गेलं. हां. ती पोर आता असन तर दहावी पास केलं आसल. हां का?

आता ढोलकी picture आलाय.

आता बघ अं मालिका चालू आहे.

हां का.

चांगलं आहे ना मला लक्ष्मीकांत बेर्डेचे picture लय आवडायचे.

हां. कधीच वारलेत परवा दिवशी नाही वारले. हां, राव ते काय झालंय ते थोडं, मंग काय आता चाललोय हो की इथंच.

हा तू गेल्ता का नाही theatre ला picture बघायला?

हा आम्ही पुष्पा picture बघायला गेलतो बघ.

हा मित्र आणि आम्ही गेल्तो.

हा का.

परवा गेल्तो theatre ला black tiger बघितला

काय आता picture download करतोय. Avenger आता सैराट two मध्ये आरची परशाचं पोरगं दाखिवत्याल. नाय दाखवणार सैराट two नाही निघायचा.

नाही नाही ते ते famous झालं त्यो नाही निघायचा. निघाय पाहिजेत ना म्हणजे पोरगं काय करत पुढं दिसल चांगलं. नाही दिसायचं.

picture बघतोय मी आता चाललंय बागी two picture चांगला चालला आहे. मला टायगर श्रॉफ आवडतो.

हा रवी तेजा भारी आहे. अजून सांगतो रामचरण आवडतो.

अजून.

बरेच आवडतात तसे. नाव नाही, साई तेज आवडतो. हा हायपर picture बघितला का? हा पहिला आहे ना.

तो एक.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

हा आता अजिंठा वेरूळ picture हा तो पण पाहिलंय.

हम्म आता एकोणवीस फेब्रुवारी आली.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

हा भारी मालिका आहे ती. हां, ती एक स्वराज्य रक्षक संभाजी!

हम्म संध्याकाळी आठ वाजता लागती. हा. आठच्या नंतर picture पण लय भारी लागतात. हा संध्याकाळचे ना हा.

हा आता ते picture नाही का आला. अह ते picture लागणार आहे संध्याकाळी. तुला कोणता hero आवडतो त्यातला? मला वय?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

हा. हम्म हम्म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

हा ना भारी.

हा आता तो picture आलाय चंद्रावली.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

बघ आता उद्या लागणारे.

तुमच्याच गावात shooting झाली.

हा तू बघायला नाही गेला का?

घरीच बघतो picture मी. हा हा मी गेल्तो ना shooting बघायला.

ते बबन picture माही का बबन.

ते झालेला आहे तो picture